हा हॅलो. काय चाललंय? काय चाललंय काय करतोयेस? काय नाही, व्यवस्थित मजेत आहे. काही चाललं नाहीये सध्या, काही उद्योग नाहीये.

पण माझी तर कामं चालू असतात पण हा आमचा अर्जुन

आणि चिंगी, दोघेही जण नुसते मोबाइल मध्ये गुंतलेले असतात.

त्याला सांगायचं एकसारखं मोबाईल वर काय खेळायचय म्हणून. अरे पण मग त्याला बाहेर मुलं खेळायला जात नाहीत? अजिबात हल्लीच्या मुलांना बाहेर खेळायला नकोय नुसतं मोबाईल मध्ये गेम खेळायला सांगा. हम्म हम्म आमच्याकडे पण तेच आहे मी अगदी तुला सांगितलं जरी आमचा पण महेश पण तसाच आहे पण काय माहिती आत्ताच्या मुलांना काहीतरी करायला हवं रे आपण नुसतं काय पाठवून त्यांच्या जारे खेळायला जा रे खेळायला जा रे असं करतो.

माझ्या डोक्यात असा विचार आलाय की आपण त्यांचे शिबिर घेतलं तर एक वेगवेगळे खेळ त्यांना दाखवून असं त्या खेळांचे शिबिर घेतलं तर म्हणजे कल्पना कशी वाटते तुला हो एकदम छान कल्पना आहे तसं पाहायला गेलं तर बऱ्याचशा संस्थांमार्फत उन्हाळी शिबिरा हिवाळी शिबिर दिवाळीच्या सुट्टीत या हिवाळ्याच्या सुट्टीत ही सतत चालूच असतात.

हम्म आपण जर स्वतःहून शिबिरा घेतली आणि मुलांना गोळा करून जर काही खेळ दाखवता आले जुने खेळ त्यातले त्यात तर त्यांना अजून ते जास्त मजेशीर वाटेल तुला माहितीये का काही मजेशीर असे जुने खेळ. हो आहेत आता काय माहितीकिती जवळजवळ शाळा सोडल्यानंतर तसं काही आपल्या खेळाशी काही संबंध आले नाही पण थोडेफार काहीतरी माझ्या खेळ लक्षात आहेत आणि तुला मी जसा फोन केला तसा मी अजून दोघा तिघांना फोन करणार आहे. पण म्हटलं आधी पहिला फोन तुला करावा कारण तसं आपण कॉन्टॅक्टमध्ये असतो ना त्याच्यामुळे. हो असतील तर मी आमच्या अर्जुन आणि चिंगीला नक्की घेऊन येईन त्या शिबिराला.

ते म्हणजे मुलांना दाखवले तर त्यांना त्याच्यात मजा वाटेल काहीतरी वेगळं त्यांना अनुभवायला येईल. असं मी म्हणत होते. तर कोणते खेळ असू शकतील ते? आपल्या लहानपणीचे का? हा, हा, म्हणजे आपण आंधळी कोशिंबीर खेळायचो बघ. आठवतंय तुला? हो हो. तरीपण आता हे अर्जुन विचारतोय की आंधळी कोशिंबीर म्हणजे काय? मला तर काही माहितीच नाही. पण काय असतं आंधळी कोशिंबीर? तो ऐकतोय बरं का. हा अरे आंधळी कोशिंबीर म्हणजे काय करायचं माहिती आहे का? म्हणजे त्याच्या मधे बाकीच्या खेळांमध्ये जसे खेळाडू पाहिजे अकरा पाहिजे किंवा गट पाहिजे पाहिजे तसं काही याच्यामध्ये नसतं. किती जेवढी मुलं असतील तेवढे आली तरी चालतील आणि एका मुलावरती राज्य द्यायचं.

हे किती ते किती ते किती असं विचारायचं आणि मग त्यानी बाकीच्या मुलांना पकडायचं. मग ते आवाजावरून पकडायचं किंवा मुलं त्याला इकडे ये इकडे करतात. म्हणजे तो आवाज घेऊन हा हा कोण असेल आता पण नाही का कोणी बोलत असेल तर आपण म्हणतो हा हे आलेत. बहुतेक असं म्हणतो ना?

हा असं करायचं आणि मग तो अम्म पकडला कि ते सगळे आउट होतात असा तो खेळ आहे समजलं म्हणजे आठवलं ना तुला आता?

तेच म्हणते मी तसंच खेळायच आणि दुसरा आहे तो चोर चिठ्ठी, चोर चिठ्ठीचा खेळ.

पण चोर चिठ्ठी हा अगदी बैठा खेळ असायचा म्हणजे कधीकधी काय व्हायचं की उन्हाळ्यात खूप ऊन असायचं बाहेर हो आणि मग मुलांना बाहेर जाऊ द्यायचं नाही त्यामुळे मग घरी बसून बैठा खेळ कोणता खेळता येईल तर चोर चिठ्ठी. हो हो तेच कारण काय माहिती आहे आता कधीकधी पावसाळ्यात वगैरे जाऊ शकत नाही ते मग बसून मग खेळ खेळला जातो ना आता त्याला मार्क असतात हा म्हणजे त्या चोरचिठ्ठी खेळाला. राजा राणी प्रधान पोलीस आणि चोर असे त्याच्यामध्ये पाच जण असतात राजाला पन्नास मार्क असतात, राणीला 40 मार्क असतात, प्रधानाला 30 मार्क असतात, पोलिसाला वीस असतात आणि चोराला दहा असतात.

तर या चिठ्ठ्या कसं कागदावरती लिहायचं त्या चिठ्ठ्यांच्या घड्या करायच्या आणि टाकायच्या आणि प्रत्येकानी उचलायच्या आणि मग जो पोलीस असेल त्यांनी चोर कोण आहे तो ओळखायचा. म्हणजे तेव्हा प्रत्येकाच्या चेहर् यावरचे हावभाव बघायचे आणि ओळखायचं जर त्याने ओळखलं तर त्या चोराचे दहा मार्क आणि पोलिसाचे वीस मार्क असे त्याला तीस मार्क मिळतात आणि असे त्याचे मार्क वाढत जातात. असा तो चोर पोलीस म्हणजे कसं मुला कुठे ऊन आहे म्हणा किंवा काय आहे मुलं कुठेतरी बाहेर जातील तर त्याच्यापेक्षा ते टेंशन असण्यापेक्षा तो असा खेळ, घरात मुलं आपल्यासमोर बसून खेळू शकतात. हो हो बरोबर आहे अगदीच छान आहे. तो पण मस्त त्याला खूप आवडलं.

अगदी तो हरखून गेलाय. तो जे काही खेळ सांगितले आंधळी कोशिंबीर, चोरचिठ्ठी, अजून कोणते आहेत ते सांग विचारतोय. हां अजून कोणते म्हणजे अजून एक आईचं पत्र म्हणून खेळ आहे. तर हा पण बैठाच खेळ आहे म्हणजे बसूनच खेळतात.

हो आणि याच्यामध्ये पण काही म्हणजे मुलं इतकीच हवी असं काही नाही. कोण जो येईल तो. आणि याच्यामध्ये कस थोडं चोरचिठ्ठीला कसं फार व्यायाम नाही, याच्यामध्ये कसं थोडं व्यायाम आहे. अम गोल मुलं बसतात, एक 8-10 मुलं बसतात आणि एकावरती राज्य द्यायचं. आणि हातात रुमाल घ्यायचा आणि रुमाल घेऊन समजा एखाद्या गोल बसलेल्या मूलापैकी एखाद्याच्या समजा पाठीमागे ठेवला तर जो धावणारा मुलगा असतो की नाही तो म्हणणार आईच पत्र हरवलं. मुलं म्हणणार ते मला सापडलं. आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं. असं करता करता मग जो, ज्या मुलाच्या पाठीमागे तो रुमाल ठेवलेला आहे, तर तो मूल म्हणजे ओळखणार आणि तो म्हणजे उठून त्याची पण पाठ काढून त्याला शिवणार असा तो खेळे आणि

तसं पाहायला गेलं तर खेळांचे अनेकविध प्रकार आहेत. पण हल्लीच्या मुलांना फक्त मोबाइल पाहिजे, लॅपटॉप पाहिजे नाहीतर व्हिडिओ गेम.

याच्या व्यतिरिक्त काही सुचतच नाही. लहानपणी इतके वेगवेगळे प्रकार असायचे त्यात लहान मुलांचे वेगळे, प्रौढांचे वेगळे, तरुणांचे वेगळे.

नाही नाही खांब खांब खांबोळी कसं ग? माहिती नाही. अम त्याच्यासाठी काय आहे माहितीये घरच असावं लागतं. इथे ब्लॉक मध्ये किंवा आपण खेळू शकत नाही. अम आपण नाही का आजीकडे जायचो ती आपली राधा आजीकडे नाही का जायचो गावाला तिकडे? आठवतंय का? नाही ग आता नाही आठवत. कोणतं? कसा तो?

त्या मुलाला खांब पकडू द्यायचा नाही. त्याचं म्हणजे असं एकमेकांनी खांब बदलायचा. असं एक हा जर इथे समोर एक खांब आहे आणि त्याच्यासमोर दूसरा खांब आहे तर एकमेकांनी आदला बदली करायची असा तो खांब खांब खांबोळी म्हणून खेळ असतो.

ते असं काही माहिती आहे, डोंगर का पाणी वगैरे असा खेळ आहे ना,

हां हां तसा खेळ म्हणजे. म्हणजे हे खेळ आत होतात असे. आणि हे पण म्हणजे असं मुलं मुली कोणीही खेळू शकतं. म्हणजे आमचे जे काका, आपले जे काका असायचे ना, अम अनिल काका बघ ते आपल्या बरोबर खेळायचे आठवतंय का बघ तुला.

की आता, अम मला एवढं पूर्वीसारखं एवढं मी आता अगदी अॅक्टीव्ह राहिलेली नाहीये, पटापट पटापट मला एव्हढं पळता येईल की नाही माहिती नाहीये. पण मुलांना आपण दाखवू शकतो. म्हणजे प्रॅक्टिकली.

होय होय. आणि अजून एक माहिती आहे तुला, आम्ही म्हणजे पहिल्यांदा जायचो बघ मंगळागौरीला, तू पण यायचास. मग तू म्हणायचास की मला नाही का खेळायला, फक्त तिकडे मुलीच खेळायला का मग.

आमच्या पाठून यायचास, आठवतंय तुला मंगळागौरीला फुगडी वगैरे खेळायला जायचो आठवतंय तुला? हो हो हो आठवायच, आठवतं ना मला. हां हां हां फुगडीचं म्हणजे फुगडी अशी घालायच्या हाताची आणि फकवा घालायचा Music असा फकवा आठवतोय तुला?

तेच तेच मी इथे फकवा घालायला लागले ना की हा महेश म्हणतो आई काहीतरी काय आवाज काढतीयेस? म्हंटलं अरे तसं नाही ते फुगडी खळतो ना आम्ही, त्याच्यामध्ये तो त्याला फकवा म्हणतात. आणि मस्त तो फकवा घालून आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बस फुगड्या पण घालायचो, आणि शेवटी मीच रहायचे आणि मी जिंकायचे पण आता मला नाही बाबा एवढं बसता बिसता येत फुगडी घालता.

त्याच्यानंतर मग कोंबडा, कोंबडा म्हणजे खाली बसायचं एका पायावरती दूसरा पाय ठेवायचा आणि दोन्ही हात अम आपले ढोपरावरती ठेवायचे. आणि उड्या मारत सगळीकडे जायचं. आणि त्या मंगळागौरीत काय ते पिंगा, पिंगा पण घालतात का, पिंगा. पिंगा म्हणजे केस बिस सोडून असे पिंगा ग पोरी, पिंगा, असे गोल गोल केस म्हणजे त्याना चक्कर बिक्कर अ येते हा पण त्यांनी कारण गोल गोल फिरावं लागतं ना त्यांनी म्हणून. आणि ते काय कीस बाई कीस म्हणजे काय झिम्मा का? अह, कीस बाई कीस म्हणजे झिम्मा नव्हे. अशा दोन मुली सामोरासमोर उभ्या राहतात, म्हणजे हा मुलींचा गेम आहे आणि हात असे खाली करून असे कीस बाई कीस दोडका कीस, माझ्याने दोडका किसवेना, असं ते गाणं म्हणायचं.

तर मला असं वाटतंय की मी आता लहान म्हणजे परत बालपणात गेले आणि वाटतंय की खरच जाव की काय खेळायला इतकं मला आता, बोलून असं वाटायला लागलय. या मुलांना, आत्ताच्या मुलांना असं काही नाही ना यातले खेळ? अम त्यांना माहितीच नाही ना काय?

आपल्या वेळेला तसं ते खेळ, मोबाईल पण नव्हते आपल्या वेळेला. लॅपटॉप नव्हता, काही नव्हत. त्याच्यामुळे आपण अम, जायचो. मस्त पैकी.

फक्त मैदानीच नाही तर बैठे खेळ सुद्धा इतके सुंदर होते काही काही.

आता काय मोबाईल. बैठ्या खेळामधे एक कानगोष्टी नावाचा एक खेळ होता,

त्याच्यात सगळ्यांनी बसायचं पाच दहा जणांनी. कानामध्ये एखादी गोष्ट सांगायची. मग ती दुसऱ्यानी तिसऱ्याला तिसऱ्यानी चौथ्याला चौथ्यानी पाचव्याला. असं सांगत सांगत तिनी त्यांनी काय गोष्ट सांगितली कान गोष्टी मधली, कुठलं वाक्य सांगितलं ते सांगायचं. पण ते एक कधीच बरोबर यायचं नाही. जे सांगितलं असायचं त्याच्या पेक्षा भलतंच वाक्य तो सांगायचा.

इव्हन पत्त्यांमध्ये सुद्धा इतकी मजा यायची. पत्यामध्ये इतके वेगवेगळे खेळ असायचे गड्डया जब्बू, नॉट अॅट होम, चॅलेंज, पाच तीन दोन, बदाम सात,

म्हणजे कंटाळा आला, असं कधी काही वावच नव्हता. काय खेळायचं असं कधी काही वाटलंच नाही म्हणजे.

एक बैठे खेळ असो नाहीतर बाहेरचे खेळ असो.

आणि काय माहिती आहे, गोट्या, गोट्या खेळायचो माहितीये गोट्या. हो हो माहितीये ना गोट्या तर त्या तर सगळे म लहानपणी आम्ही इतक्या गोट्या खेळलोय, काय विचारू नको. गल, गल म्हणजे तो एक असा होल पडायचा आणि त्याच्यामध्ये ती गोटी गेली पाहिजे. तोच गेम ना? गोट्या? हो हो हो हो, गल असते आणि तेव्हा त्याच्यावर त्याच्यामध्ये सुरुवातीला चकायचं म्हणतात म्हणजे त्या अम एका ठराविक अंतरावरून त्या गल पाशी ती गोटी टाकायची.

ती जितक्या जवळ अंतरावर जाईल, एखादी गलीच्या जवळ असेल मग तो पहिला. तो पहिल्यांदा हे करणार. सुरुवात करणार त्याची आणि मग बाकीचे.

आणि त्याच्यात दहा, वीस, तीस असं शंभर पर्यंत करायचं.

हो भोवरा, भोवरा तर हल्ली कोणालाच माहिती नाहीये. हो तेच, मी आता काय माहितीये, परवा कपाट माझं सगळं उसपलं ना इथलं. अम पुस्तक वगैरे सगळी म्हटलं एकदा परत लावते व्यवस्थित. आणि मग ते कपाट लावल्यानंतर मग असा भोवरा दिसला तेव्हा मला आठवलं अरे हा आम्ही पहिल लहानपणी खेळायचो. एकदा महेशला आणून दिला होता भोवरा. म्हणजे दाखवला होता एक दोनदा खेळला त्याच्या नंतर मग त्यांनी जो ठेवला त्यानी तो काय अजून काढलेला नाहीये. अम म्हणजे तसं माझ्यापण लक्षात नव्हतं तो आतमध्ये कपाटामध्ये आहे तो. आणि मग मी तो नव्हता घरात तो गेला होता बाहेर, तो ह्याला गेला होता ट्यूशनला गेला होता आणि मग मी स्वतः घरात प्रयत्न करत होते भोवरा खेळायचा. मस्त

भोवरा म्हणजे हल्लीच्या लोकांना दाखवावा लागेल की भोवरा कसा असतो.

त्याला ती दोरी कशी गुंडाळतात. मग तो फेकल्यानंतर कसा फिरतो.

काही काही लोकं तर अशी हातावर, तळहातावर तो भोवरा फिरवायची. माहितीये का? हां हां हां हां तेच तेच तेच. इतकं सुंदर म्हणजे ते एक प्रकारचं कसबच असायचं.

आजकालच्या मुलांना भोवरा म्हणजे काय माहिती पण नाही. इतिहास जमा झालाय. भोवरा म्हणजे. तसे सगळेच गेम इतिहास जमा झालेले आहेत. एक नुसता भवराच नाही पण मी तसं भोवऱ्याचं मी कुठे ऐकलंच नव्हतं म्हणजे. ते माझ्या असं आलं. पण मग

गाणं एक गाण्याच्या भेंड्या खेळायचे, संगीत खुर्ची खेळायचे.

तळ्यात मळ्यात, बेडूक उडी. खूप वाट्टेल तेवढे खेळ होते.

पण हा काय आहे सगळे ला खरं हे लहान मुलं, आईवडिलांनी लहान मुलांना तर पुन्हा सांगितलं पाहिजे नव्यानी. की त्यांनी काय त्यांच्या वेळेस काय खेळ होते. ते कसे कशाप्रकारे खेळायचे.

मग ते आपोआपच मुलं स्वतःहून म्हणतील आता मला मोबाइल नको म्हणून. या खेळतच आम्ही अं मस्तपैकी मजा करतो आणि खरच आपल्या वेळेस ते खेळ खूप छान होते. हो आता आपल्यातला हाच संवाद अर्जुन आणि चिंगी ऐकत होते बर, त्यांना खूप अवडलेलं आहे. आणि ते म्हटल्याप्रमाणे तू जर शिबिर घेतलं तर ते शिबिराला यायला नक्की तयार आहेत.

हो. त्यांना आता खूप इंट्रेस्टिंग वाटतंय. आता खूप मजा येणारे त्यांनी जर ते आता तयार आहेत. तू कधी सांग. फक्त. कधी घेणारे शिबिर त्याच्याप्रमाणे ते येतील. हां, कधी म्हणजे मी आता बघते. विचार करते आता. कधी आता सध्या पाऊस गेलेला आहे ना. आता बघते आता. म्हणजे चर्चा करून इथल्या. चालेल चालेल ठीक आहे मग, अच्छा.